या चित्रामध्ये आपल्याला एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर आपल्याला काही घर दिसत आहे एक चहाची कँटिन दिसत आहे सिलेंडर दिसत आहे पाण्याच निळ भांड दिसत आहे आजोबा बसलेले दिसत आहेत दुकानाच शटर दिसत आहे.

एक लाल रंगाचा स्टूल दिसत आहे खाली खाली काही वस्तु ठेवलेल्या दिसत आहे इथं लाइट लावलेली--

आणि सूर्यप्रकाश पडलेला दिसत ऊन पडलेले दिसत आहे.

आणि थोडे लोक दिसत आहे दूर अंतरावर एक भिंत दिसत आहे छोटे छोटे झाड दिसत आहे तसेच मोठे मोठे झाड दिसत आहेत.

या चित्रामद्धे एका स्लॅब च काम होताना दिसत आहे लोखंडाचे गज या ठिकाणी दिसत आहे. पिवळ्या रंगाचे पायप टाकलेले काही दिसत आहे.

या चित्रामद्धे आपल्याला एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर दिसत आहे ट्रॅक्टरचे लहान छोटे चाक समोरचे दिसत आहे मोठे चाक दिसत आहे.

या चित्रामद्धे आपल्याला एक हॉल बघायला मिळत आहे इथे व्यायाम करण्याच्या काही मशीनरी ठेवलेल्या दिसत आहे इथे पोस्टर लावलेले दिसत आहे.

फॅन दिसत आहे ट्यूबलाइट लावलेली दिसत आहे एक मुलगा या ठिकाणी दिसत आहे एक एलसीडी लावलेला दिसत आहेत या टीव्ही वर एक चित्र दिसत आहे.

बिल्डिंगवर थोडे ऊन पडलेले दिसत आहे आणि आपल्याला थोड्या इथे कुंड्या पण दिसत आहे लाल रंगाच्या.

या चित्रामद्धे आपल्याला एक खूप मोठ अस पुस्तकाच दुकान दिसत आहे क अ काही कपाट या ठिकाणी दिसत आहे रॅक दिसत आहे रॅक मध्ये विविध रंगारंगाचे पुस्तक ठेवलेले दिसत आहे.

इथे थोड फुलाणी सजवलेल दिसत आहे.

ह्या चित्रामद्धे आपल्याला एका स्लॅप च काम होताना दिसत आहे एक इंजीनियर समोर उभा आहे त्याने निळ्या रंगाच जॉकेट घातलेल आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक बगीचा दिसत आहे बगीच्यामध्ये काही खेळण्याच्या वस्तु दिसत आहे दोऱ्या वेगेरे आणि इथे टायर दिसत आहे बांधलेले.

आणि आतमध्ये आपल्याला काही वस्तु वेगेरे दिसून राहिलेल्या आहे ऊन पडलेले दिसून येत आहे या बिल्डिंगवर .

आणि जस एक लॉन आहे अस वाटत आहे याठिकाणी आपल्याला काही खुर्च्या पण दिसत आहे समोर आपल्याला थोड स्टेज सारख दिसत आहे.

एक पोस्टर या ठिकाणी दिसत आहे पोस्टर वर मुला मुलीच चित्र काढलेल दिसत आहे लायटिंग लावलेली या ठिकाणी दिसत आहे.

आणि एक लोखंडी ब्रिज दिसत आहे रेल्वेचा पूल पूल दिसत आहे वायर दिसत आहे.

आणि एक व्यक्ति मध्यभागी कोट घालून उभा दिसत आहे त्याच्यासमोर माइक आहे त्याच्या हातात कागद आहे.